अ एक क्लास रुम दाखवलेला आहे आणि खुप सारे बेंचेस आहेत दोन ब्लॅक बोर्ड आणि एक व्हाइट बोर्ड आणि ब्लॅक बोर्ड आहे.

ब्रेकअप विथ हेअरफॉल च बोर्ड ल लावलेले आहे.

अ आत एन्ट्री केलेल आहे.

आणि एंट्रन्स च स्कुल च एंट्रन्स गेट दाखवलेल आहे आणि मधे एक पोल आहे.

त्या त्या अ साईडला पण खुप सारे झाड आहेत.

या इमेज मध्ये एक--

या इमेजअ एक मध्ये गुफा दाखवलेला आहे आणि एक माणुस ब्लू कलर च जाकेट आणि आत व्हाइट टी टीशर्ट घालुन थांबलेला आहे.

एक मुर्ती दाखवली आहे आणि त्या मुर्ती च्या बाजुनी एक मुर्ती आहे आणि साइड ला दोन फुलांचे --

मागे हिरवा कलर च कार्पेट आहे.

पांढऱ्या कलरच घर आहे या --

ते सेल्फी घेत आहेत आणि एक दोन तान ग्रुप केले आहेत आणि दोघ तीघ एकटे बसलेले आहेत.